या फोटोमध्ये एच_डी_एफ_सी बँक दिसतीये.

या ग्राऊंड च्या बाजूने नारळाची उंच उंच झाडे आहेत.

इथे बटाटे विकताना दिसतायेत एक काका.

आम्ही पण एस_टी ने प्रवास करतो.

या फोटोमध्ये खूप मोठमोठ्या उंच अशा बिल्डिंग दिसत आहे.

त्या मंदिरामध्ये पुजारी पूजा करत बसलेले आहेत.

आणि इथे महिलांच्या साड्या आहेत.

आणि आम्ही पण दिवाळीमध्ये अशाच मोठ्या एका कपड्याच्या दुकानात गेलो होतो.

एका साईडला फोर व्हीलर पार्क केलेल्या आहेत आणि एका साईडला टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत.

आणि बाजूला त्याच्या खूप बिल्डिंग दिसतेत मोठ अपार्टमेंट दिसतंय.

आम्ही पण एकदा समुद्रकिनारी गेलो होतो.

इथे एक मोठी म्हैस बांधलेली आहे गोठ्यात --